से वाया वगेरे येणे जाणे करत आहे व एक माणूस मला एक ला--

उलचन खाली सारखं पाणी दिसत आहे व दोन --

मला ह्या फोटोमध्ये एक क्लिनिंक दिसतं आहे व त्या क्लिनिकमध्ये हॉस्पि --

ठेवलेले आहेत व तिथं मला एक डॉक्टर दिसत आहेत ते डॉक्टर --

भरतनाट्यम आहे तसेच नृत्यकला म्हणजेच परत खूप साऱ्या मुली बसून दिसतात त्याच्या मागे--

आणि ती मूर्ती अ काळ्या कलरची आहे व--

व एक मुलगा चेअरवर बसून तिथे कशाचे तरी --

आणि एक माणसं आणि बिल बनवत आहे व दोन खुर्च्या आहेत व पंखे आहेत.

एक ट्रक दिसत आहे दोन बाईक दिसत आहे आणि एक चेअर दिसत आहे व--

हे असं दिसत आहे फक्त दोन बॉक्स दिसत आहेत .

आणि खूप साऱ्या व्यक्ती त्याच्या त्याच्या बाजूला खूप सुंदर एक तलाव दिसत आहे व--

अ सायंकाळच्या वेळ तिथून खूप छान दृश्य दिसत आहे .

क्लास दिसत आहे आणि त्या क्लासमध्ये खूप सारा मुलं मुली लहान मोठे कु--

ग्राउंड दिसत आहे तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत त्या झाडाचे कटिंग खूप चांगले आहेत.

आणि हे शॉप मेडिकलचं आहे तीन खुर्ची लावलेत त्या तीन खुर्चीवर--

व्हाईट कलरच्या स्कार्फ झालं काय ड्रम दिसून आहेत बाजूला खुर्ची आहे.

आणि आत बोरी दिसत आहेत.

कपडे घालून मुली रांगोळी बनवताना दिसत आहे व दोन चार मु--

आ खिडकीमध्ये मांडून आहेत पंखे आहेत आणि चेअर --

मला या फोटो मध्ये एक अ मुलगी दिसत आहे त्या फोन मध्ये बघत आहे मला वाटते हे ऑफिस आहे.

यामध्ये खूप छान असे गोल वॉल्स आहेत ते लाइटिंग वगैरे आहेत खूप छान अशा पद्धतीने याला डेकोरेट केलंय व सर्व आपले काम करत दिसत --

मला या फोटोमध्ये एक मंदिर दिसत आहे आणि त्या मंदी --

मंदिरामध्ये एक कशाची मु म्हणजे एक बेड लावला आहे बेडच्या वर मूर्ती आणि बेडच्या आजूबाजूला दोन --

ठेवले होते ज्यामध्ये एक पाळणा आहे व त्याच्या साईडला पण एक टे --

टेबल असा मांडून आहे आणि कुणी पण नाही दिसत फक्त ते--

मला या फोटोमध्ये एक शॉप दिसत आहे आणि त्या शॉप मध्ये प --

मला एक ऑफिस दिसत आहे त्या ऑफिस वर एक स्तर म्हणून एक--

एक चाबी आहे आणि पिन ठेवून आणि आजूबाजूला खूप सारे --

काही सूचना देत असल्याने खूप छान पद्धतीने ऐकत आहे आणि आजूबाजूला--

झाडे पण लावलेत घरं पण आहेत आणि हा झाड --

छान वाटत आहे तो मुलगा ब्लू कलरचा शर्ट घाल आणि वर स स्वेटर घालेला दिसून --

काय आहे तर ते समजून येत नाही पण दिसत आहे आणि आजूबाजूला झाडे आहेत एक मंदिरसारखं वाटत आहे समोर --

हे काम करणारे वर्कर काम करताना दिसतं आहेत.

आणि आजूबाजूला तिथे घर दिसत काम सुरू करत आहे.

यामध्ये म्हणजे दोन-तीन मार्क्स --

सूप बनवून ठेवलेले आहेत ते कॅन्टीन तिथे--

आणि रेड कलर इथे घर वैगेरे आहेत आभाळाच्या झो--

आणि फळं फुळ लागलेत आणि तिथे एक बोर्डवर लिहिलेले आहे ते--